तेच्या पाठच्या साइड ला ही थोडस अस--

आणि तेच्या बाहेरच्या अंगनामध्ये पार्किंगसाठी अस छपर बांधलेल --

भरपुर अशी लायटिंग वरती दिसत आहे.

समोर एक शोरूम दिसत आहे.

आणि अश्यावेगळ्या प्रकारचा अश्या रिक्शा --

दूर दूर वर असे झाडे दिसत आहे हिरवी हिरवी गार.

समोर एक अस मैदानासारख दिसत आहे मैदानाच्या मध्य भागाला--

समोर एक स्टेज बांधला आहे स्टेज च्या बॅक साइड ला अस निळ्या रंगाचा कापडा आणि चौकोन केलेला आहे.

स्टेज वरती अस एक नृत्य एक मुलगी नाच करत आहे नृत्य--

लावलेले आहेत खालच्या बाजूला माणसं अशी जमा होऊन बसलेली आहेत.

हेच्या बाजूच्या साइड ला एक अह दूसर एक शटर लाऊन केलेल दुकान--

आकाशात मस्त सफेद रंगाचे ढग पसरलेले आ--

त्या ए.टी.एम. च्या बाहेर एक छत्री दिसत आहे.

ए.टी.एम. च्या ऑपोजिटच्या बाजूला एक स्कूटी आहे.

त्याला अवतीभवती अशे खांब आहेत वरच्या बाजूला एक सुंदर अस--

आणि एक माणूस मच्छी घेऊन अस टेबलवर बसलेला --

त्याच्या किनारीच्या साईड ला अशी मोठी मोठी झाड आहेत घराच्या मागच्या साईड लाही मोठी मोठी झाड आहेत.

समोर अशी एक मोठी मोकळी जागा दिसत आहे त्याच्यामध्ये एक असा सुंदरसा छोटा घर बांधलेल आहे.

समोर असे अ छोटे छोटे दोन तीन असे बंगले दिसत आहे.

बंगल्याच्या आत मध्ये जायला एक मोठा बाहेर असा गेट बांधलेला दिसत आहे.

सायडच्या किनाऱ्यावर शेवाळी अशी हिरवीगार दिसत आहे.

समोर असा एक मोठा किल्ला दिसत आहे किल्ल्याच्या वरती एक झेंडा फडकलेला दिसत आहे.

त्याच्या किनाऱ्याच्या भागाला खाली अशी एक नदी दिसत आहे.

तेच्या मागच्या स्लाइडला ही छोटी मोठी दगडी आहे.

पाण्याचा झरा सुंदर प्रकारे वाहत जात आहे.

ए.टी.एम. च्या बाहेरच्या खालच्या बाजूला दोन मानस उभी आहे.

बाजूच्या साइड ला एक दोन माळ्याची बिल्डिंग दिसत आहे.

हते असे कप्पे बनवले सेल्फ बनवलेले आ--

समोर एक मोकळी अशी जागा दिसत आहे त्या जागेच्या मध्य भाग मध्ये एक मोठ अस झाड आहे.

समोर एक समुद्र किनारा दिसत आहेत्याच्यामधे सुंदर पाणी दिसत आहे.

मी किनारच्या बाजूच्या भागावर मोकळी जागा आहे तिथे दोन असे टेंट दिसत आहे.

मागच्या किनाऱ्याच्या साइड ला सुंदर असे आकाश वर छान सुंदर दिसत आहे.

समोर एक सुंदर अस स्विमिंग पूल दिसत आहे.

वर एक सुंदर असं मोठं लांब लचक शेत असं दिसत आहे शेताच्या किनारीच्या साईड ला मोठ मोठे--